खूप हीरवल असलेला एक लुकलुक लाना रुद्र रास्ता आहे आणि वेहिकल्सची चिन्हे दाखवराना बोर्ड आहे.

आणि तिथे एक रेल्वे क्रॉसिंग आहे सुद्धा खूप हिरवाई--

मला त्या पाण्यात खूप पाणी दिसत आहे तिथे दो-तीन पूल आहेत.

मी एका मोठ्या प्रवेश द्वाराचे चित्र पाहत आहे आणि ते गेट सुंदर गुलाबांच्या --

मी एका माणसाचे चित्र पाहत आहे की ती व्यक्ति बोटीवर उभी --

मी भिषू आणि बोल्ट यांचे एक दुकान पाहत आहे जे हाताने बनवलेले आणि भांडी बनवण्याने-बनवलेले आहे.

पिवला रंग आणि हिरवला रंग प्रेम पक्षी आहे ते खूप सुंदर प्रेम पक्षी आहे.

मी एका बाजाराचे चित्र पाहत आहे आणि त्या बँकेच्या समोर एक बंधन बँक आहे आणि एक कंम्पुटरचे दुकान आहे.

शाळेजवळील मैदानाची चित्र मला दिसत आहे आणि शाळेतील विद्यार्थ्याची नुकतीच शाळा --